दिशून येत आहेत की बास की नुसत पाहावं आणि बसावं असं वाटत आहे.

आणि त्यासाठी अ भरपूर लोकांची गर्दी अ जमा होण्यात आलेले आहे दिसून येत आहे.

हे हिरव्या कलर चं गेट आहे जो मस्जिद मध्ये जाण्यासाठी आहे त्याचा दरवाजा खूप मो --

जेव्हा माणसं इथं नमाज पडायला येतील त्यांना गरमी होऊ नये म्हणून एवढे मोठे फॅन लावलेला आहे हा खूप मोठा हॉल दिसून येत आहे.

आणि अ खाली एक माणूस बसलेला दिसून येत आहे.

आणि इथ आपल्याला एक त्यांची मूर्ति असे न अ स्थापना करण्यात दिसून येत आहे.